ऐतिहासिक काळातील वाडा वाडे हे पूर्वी खूप जास्त प्रमाणात होते पण त्याचे आता घडामोड करून--

बॅंकां मध्ये सर्वात जास्त प्रमाणात पैशांची देवाणघेवाण केली जाते आपल्याला जर पैशांची--

तर या बँका योग्य त्या व्याजदरात आपल्याला पैसे देतात आणि त्याचा आपण पुरेपूर वापर करतो.

वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय हे पुणे मुबई सारख्या शहरामध्ये खूप मोठी मोठी असतात खेद्यावाड्यातून.

चित्रपट पाह्यला सर्वच लोक जात असतात चित्रपट पाह्यला सर्वानाच खूप आवड --

तंदुरस्त बनते व्यायाम हा सर्वांनी रोज केलाच पाहिजे व्यायम शाळा ही--

बँका बँका ह्या खूप मोठ्या मोठ्या असतात बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा ह्या खूप मोठ्या मोठ्या बँका आहेत.

सर्वजण आपले बांधकाम तयार करत असतो सर्वात महत्वाचं कामगार याला खूप महत्वाचे आहेत.

लहान मुलांची खेळणी लहान मुलांची खेळणी हि बगीच्या मध्ये खूप छान प्रकारे असतात लहान मुलांना सर्वजण या बागेमध्ये घेऊन येतात.

आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यांमार्फत येथे मुलांचे मन एकदम रम्य होत.

आणि इथे खूप लोक जमा ही झालेले आहेत हे एका उदघाटनाचे चित्र आहे.

तो खूप मोठा कारखाना आहे यामध्ये या कारखान्यामध्ये साखर निर्यात केली जा --

डेरी डेरी मध्ये सगळे दुधाचे पदार्थ उपलब्ध असतात उदारणार्थ ताक दही लोणी --

खंड पनीर असे ताजे ताजे या डेरीमध्ये सगळ उपलब्ध असतात त्यामुळे सर्व लोक --

येणारे विमान असतात विमान हे खूप मोठे असते आणि आजकाल जगातील --

कार्यक्रम कार्यक्रम हा लग्नसमारंभ बारसे वाढदिवस याचा असतो या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या फुलांनी--

सजावट केलेली असते तसेच ल लोकांना बसण्यासाठी खुर्च्या हि उपलब्ध असतात.

तो बगीचा खूप छान वाटतो. या बगीच्यामध्ये सर्वजण फिरायला येतात.

एकाच ठिकाणी सर्व काही आपण या मॉल मध्ये फिरू शकतो खेळू शकतो चित्रपट पाहू शकतो.

नदी नदी हि एका खेडेगावातून वाहत असते त्याच्याबाजूला शेती असते या नदीचा वापर--